समोर काही पोल उभे दिसत आहेत त्यावर काही लाइट लावलेले दिसत आहेत.

खाली काही बादल्या दिसत आहे बादल्यांमध्ये काही फुले ठेवलेली दिसत आहे.

समोर एक खोली दिसत आहे खोली ला भिंती दिसत आहे भिंतीला एक पोस्टर लावलेले दिसत आहे.

एक माणूस सायकल वरुन जाताना दिसत आहे.

समोर एक झाड दिसत आहे समोरून रस्ता दिसत आहे रस्त्यावर बाइक उभ्या आहेत वर आकाश दिसत आहे खाली दगड दिसत आहेत.

माणसांच्या गर्दी जमलेली दिसत आहे.

आकाश दिसत आहे बाजूला एक मोठे झाड दिसत आहे एक समोर गेट दिसत आहे.

बाजूला झाडे दिसत आहे एक भिंत दिसत आहे भिंतीला निळा रंग दिलेला दिसत आहे.

अम छोट्या छोट्या कुंड्या दिसत आहेत बाजूला रस्ता दिसत आहे.

कवलाची बनलेली दिसत आहे दु मजली इमारत दिसत आहे खाली पायऱ्या दिसतायत.

वर विजेच्या तारा दिसत आहे आकाश दिसत आहे झाड़े दिसत आहे मागून एक.

आतमध्ये एक बाकडा बशेला दिसत आहे बाजूला झाडे दिसत आहेत समोर ग्राउंड दिसत --

त्यावर एक मुलगा उभा आहे त्यांनी--

समोर एक जंगल दिसत आहे जंगलात मोठ मोठी झाडं वाळलेली दिसत आहेत.

इलेक्ट्रिक बोर्ड लावलेला दिसत आहे.खाली फरशी दिसत आहे एका साइड ला एक सायकल दिसत आहे.

उभ्या दिसत आहे समोर फोर व्हीलर गाड्या उभ्या दिसत आहेत एक विजेचा पोल दिसत आहे बाजूला काही बिल्डिंग हि दिसत आहेत.

किल्ल्या वर भगवा झेंडा फडकताना दिसत आहे मागच्या साईडला अ--

दिसत आहे समोर एक काऊंटर दिसत आहे एक भिंत दिसत आहे त्यावर एक लाइट लागलेला दिसत आहे.

वर टीनाचे शेड दिसत आहे चिमटे दिस--

कमान दिसत आहे त्यावर काहीतर लिहलेले पोस --

दिसत आहे बाजूला इ क्लाससेस चे पोस्टर लावले आहे समोर ग्राउंड दिसत आहे वर आकाश आहे बाजूला झाड दिसत आहे वर आकाश दिसत आहे.

तिला एक दोरी दिसत आहे समोर रस्ता दिसत आहे तिला चार पाय दिसत आहे.

समोर एक किनारा दिसत आहे किनाऱ्यवर बारीक गवत दिसत आहे दगड दिसत आहेत.

खोलीच्या वर आधार अस लिहल गेलेल आहे समोर दुसऱ्या साइड ला पोस्टर लावलेलं आहे.

समोर एक मैदान दिसत आहे मैदानावर काही मूल व्यायाम करताना दिसत आहे मैदानावर बारीक गवत निघालेल दिसत आहे.

वर आकाश दिसत आहे मातीचा कलर --

एका माणसाने पायात बूट घातलेले दिसत--

समोर एक रस्ता दिसत आहे रस्त्यावर मम--

समोर टावर दिसत आहे बाजूला एक लाल कलर ची बस उभी दिसत आहे.